इथे खूप सुंदर नजरा दिसत आहे आणि वरती ढग दिसत आहे आणि वरती ढग दिसत आहे खाली नदी दिसत आहे.

गोट्याचे एक रोड आहे आणि बाजूचा रोड ब्लॅक कलर चा दिसत आहे.

आणि बासे लावलेले सुद्धा दिसत आहे आणि तिथे माती सुद्धा दिसत आहे.

इथे खूप सारे झाड़े दिसत आहे ते झाड झेंडू चे दिसत आहे.

कलर चे स्लाईडस दिसत आहे एक एडवांटेज सारख हे इथ खेळणी आहेत आणि जाण्यासाठी रोडसुद्धा दिलेला आहे.

हॉल दिसत आहे कोको कोला अस तिथे लिहलेल आहे.

खूप सुंदर नेचर दिसत आहे नदी दिसत आहे छोटी छोटी झाडे दिसत आहेत मोठी झाड सुद्धा आहेत व केळी च--

ग्राऊंड दिसत आहे काही मूल दिसत आहे स्टंप दिसत आहे आणि खाली गोटे सुद्धा दिसत आहे.

थर्टी असं लिहलेल आहे त्यावर एक लाइट सुद्धा दिसत आहे एक माणूस मोबाइल बघताना--

बाइक च पोस्टर सुद्धा लावलेले आहे खूप सारे लाइटस खाली फरशीन वर शाडो आहे अस दिसत आहे.

खूप सारी गर्दी दिसत आहे खूप सारी फूल दिसत आहे ती फूल वेगवेगळ्या प्रकारची आणि--

ब्लॅक कलर च गेट आहे गेट ओपन आहे काही झाडे दिसता आहे.

खूप सुंदर नेचर दिसत आहे हिरवी ग्रास दिसत आहे वरती ढग दिसत आहे माऊंटेन सुद्धा दिसत आहे.

काही लोकं दिसत आहेत ते लोकं खाली उभे आहेत त्या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता सुद्धा आहे.

ग्रास दिसत आहे मोठे मोठे गोटे सुद्धा दिसत आहे नारळाचे काही झाड दिसत आहे.

गवत दिसत आहे मोठे झाडे सुद्धा दिसत आहे नेचर खूप सुंदर आहे.

तीन सेम आहे आणि एक रेड ची ड्रेस मध्ये दिसत आहे ब्लॅक कलर चे शूज आहेत आणि ग्राउंड सुद्धा खूप मोठा आहे.

नेचर खूप सुंदर दिसत आहे नारळाची काही झाडे दिसत आहे.

रेड ब्ल्यु रेड ऑन व्हाइट --

काही मूल खेळताना दिसत आहेत ब्लॅक अँड रेड टी-शर्ट मध्ये काही मुले दिसत आहेत.

आणि कॉलेज अय आणि खाली काही बाइक दिसत आहेत खूप मोठ हे कॉलेज आहे.

आणि अंदर जाण्यासाठी रस्ता आहे तिथे एक पोस्टर लावलेल दिसत आहे.

ग्रीनरी ग्रास दिसत आहे छोटे झाड दिसत आहे ही नदी आहे पण नदीला पानी नाही दिसत आहे.

उभा दिसत आहे व्हाईट कलर चे शूज दिसत आहेत काही गाड्या दिसत आहेत खूप सुंदर--

ब्लॅक बोर्ड दिसत आहे एक हे क्लासरूम दिसत आहे आणि खुप सुंदर हे क्लासरूम दिसत आहे.

एक लोखंडाच सुद्धा पोल दिसत आहे काही झाड दिसत आहे वरती स्काय दिसत आहे आणि क्लाउड्स सुद्धा--